अश्रवण म्हणजे काय? अश्रवण म्हणजे अ म्हणजे नाही श्रवण म्हणजे ऐकणे ऐकायचंच नाही. कोणी कितीही बोंबलू द्या. ऐकायचंच नाही. मास्तरांनी सांगुदया, बापाने सांगुदया, बाईने सांगुदया, भावाने सांगुदया, बहिणीने सांगुदया, समाजाने सांगुदया, कोणाचच ऐकायचं नाही. न ऐकणाऱ्याची पिढी जन्माला आलीये सध्या कुणी कितीही बोला, तर कोणाचं काही ऐकायचं नाही. मला वाटेल तस मी वागलं. हे ना नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे नावाची म्हण आहे आपल्याकडे. कोणाचं काही ऐकायचं नाही लोक काय बोलतच राहणार पण याचा चांगला अर्थ घ्या ना बाबानो! लोक जर चांगल सांगत असतील तर ऐकायला काय हरकत आहे. चुकीच सांगत असतील तर नका ऐकू पण चांगलं जर सांगत असतील तर त्यांचं ऐकलं पाहिजे. आपल्या वडिलांचा, आपल्या आईचा, आपल्या समाजातल्या जे प्रतिष्ठित लोक आहेत जे आपल्याला नेहमी चांगलं सांगत असतात. त्या लोकांच तुम्ही ऐकलं पाहिजे कारण वेळ निघून गेल्यावर ते काय बोलत होते याचा याचा नक्कीच तुम्हाला अर्थ शोधण्याची गरज पडते. शाळेमध्ये असताना आपले शिक्षक तुम्हाला तळमळीने शिकवतात पण त्या शिक्षकांच्या सांगण्या पाठीमागचा उद्देश तुमच्या लक्षात येत नाही तुम्हाला ओरडल्याने, तुम्हाला खवळल्याने, तुम्हाला मारल्याने त्यांना आनंद होत नसतो. तुम्हाला ते काहीतरी गोष्टी सांगत असतात त्यांना आतून तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा असते पण त्याच्यातही मोजके चार-पाच लोक जर विद्यार्थी जर सोडले तर बाकीचे सर्व time pass वारी नेतात. आणि तो वेळ निभावून घेतात दहावी संपते बारावी संपते college संपत मग आमचे पुढे येऊन बसतात. मग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकालाही नाही ऐकत पण पेपर पास व्हायचंय.

श्रवणापासून भाषा विषय कौशल्याची सुरुवात होते. श्रवण म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंय ऐकणे अश्रवण म्हणजे न ऐकणे पहिला दोष तुम्हाला मी सांगितला ऐकायचंच नाही. वर्गात बसलाय पण लक्ष दुसरीकडे हाय. अजिबात ऐकायचं नाही.

इकडे तिकडे आवाज ऐकला की तिकड बघतय. म्हणजे ते पूर्ण ऐकतच नाही. त्याच पूर्ण लक्ष बाहेर आहे तर ते झालं अश्रवण. दुसरा दोष आहे अपश्रवन. अप म्हणजे चुकीचे. ऐकायचं पण चुकीच ऐकायचं. एखादा सरळ बोलला तरी त्या तरी त्याच चुकीचा ऐकल तर त्याला वाईट वाटू शकत. अरे पण तुला समजलाच नाही म्हणजे मी ऐकलं मी जर माझ्या काय कानात मळ झालाय का? मला काय ऐकायला येत नाही का असं म्हणून जोपर्यंत जोपर्यंत समोरच्याला समोरच्याला आपण भांडतो मग हे जे भांडण तयार होतं ते चुकीच ऐकल्यामुळे होत एखाद्या लावालाव्या करतो तुमच्या बरोबर का चूक?

अपश्रवन चुकीचं ऐकू नका म्हणजे चुकीचं बोलणार नाही. ऐकत असताना स्पष्टचे ऐका. काय म्हणतेय ते लक्षपूर्वक ऐका, तर तुमचं श्रवन ही पायरी चांगल्या पद्धतीने कळेल. लहानपणी आपली आई आपल्याला मांडीवर घेऊन आपल्याशी बोलत होती आणि आपण ऐकत होतो, कारण आपल्याला direct बोलता येत नव्हतं. आई आपल्या सोबत गाणं बोलायची, गाणं गायची, अंगाई गायची, आपल्या सोबत वेगवेगळ्या हितगुज करायची, वेगवेगळ्या गप्पा मारायची म्हणजे आपल्याला काही कळत नव्हतं. जस जसं आपलं वय वाढत गेलं तस तस आपल्याला कळायला लागलं की आपण आपली आई आपल्याला काय बोलते. तिच्या भावना, तिचे विचार, तिचा अनुभव, तिचे कल्पना ती व्यक्त करत होती आणि आपण ऐकत होतो आणि मग या ऐकण्यातून वडिलांचा ऐकून, आईच ऐकून, समाजातलं ऐकून आपण बोलायला शिकलो. बरोबर का चूक. म्हणून बोलण्याची वेळ नंतर आहे. ऐकण्याची वेळ पाहिली श्रवणापासून भाषा सुरू आहे. पहिला दोष तुम्हाला सांगितलं अश्रवन न ऐकणे, अपश्रवन चुकीच ऐकणे, अर्धश्रवण ऐकायचं पण अर्धवट ऐकायचं. एखादा समोरचा बोलतोय त्याचं अर्धवट ऐकायचं आणि लगेच सुरू व्हायचं. थांब थांब थांब मी सांगतो तुला मी सांगतो ना तुला अशी जी आपली ही धडपड चालू असते. समोरच्याच पूर्ण न ऐकता मध्येच सुरू होणे आपलं बोलायला चालू होणे म्हणजे याला बोलतात अर्धश्रवण काही लोकांना ही घाणेरडी सवय लागलेली आहे. समोरच्याचं मदन बोलण्याची लगेच आपलं अर्धवट

कारण जर तुम्ही अर्धवट श्रवण केलं तर तुम्ही श्रवण चांगलं करू शकत नाही. आणि जर तुम्ही श्रवण चांगले करू शकत नाही तर तुमच्या पुढच्या भाषा विषयी कौशल्याला तडा गेल्याशिवाय राहणार

hello माजा phone दवाखाण्यात लागलाय का

अं तसं मला आपल्या भेटायच होत दवाखान्यात हो sir मला कानाची करायची होती कानाबद्दल आपल्याकडे काय काय सुविधा आहेत याच्या बाबतीत हा sir सुविधा सगळ्या मिळतात पण हा विषये आपल्याला कानाचा काय problem आहे याच्यावर पण बघू आपण कानाचा काय काय पाहिजे का नाकाच पाहिजे तर मधी मधी कानाचा problem ये मला आणि नाकाचा पण श्वास घ्यायला त्रास होतो मला आणि कानाचा पहिल्यापासून problem ये कान माझा नेमकी काय काय problem ये कानाचा की नाकाचा आपण आणि काय problem आहे अं मला झोपल्यानंतर श्वास घेता येत नाही नाय का म्हणजे श्वास कोंडतो माझा आणि कान असं कान दुखतो ऐका पहाटे पहाटे कान जास्त दुखतो ठणकतो कानातून असं पाणी पण येतं कानातून तर आता हे किती दिवसापासून होत हे कधी असं व्हायचं मला पहिलं त्यावेळेस राहून गेलेलं माझं लहानपणी मागे पण दोन वर्षांपूर्वी झालतं मला हा त्रास कानाचा तो त्रास cover झालता माझा नाय का गोळ्या औषध घेऊन आणि गोळ्या औषधे तिथे ठेवली की मला एका मित्राने म्हणजे सल्ला दिला या दवाखान्यात जा तुमच्या त्यामुळे मग मी आलोय तर मला त्रास चालू झालाय महिना झालाय आता चालू होऊन पण मला काय फरक नाही पडला त्यामुळे आपल्या गावच्याशी मी संपर्क केलाय

हो हो कानाची समस्या त्याची पूर्णपणे बरी झालेली त्यानेच मला हा सल्ला दिलाय की अक्षय दवाखान्यात जा जाम्हणे यासाठी तिथ तुम्हाला नाकाचा problem सांगितलाय किंवा कानाचा आपल्या घरी अजून कोणाला आहे का घरच्यांपैकी नाही sir मला घरच्यांपैकी नाहीये पण हा problem मला

की तुम्ही स्वता सांगू शकत नाही की काय झालं ते आमचं काम हे check करण हे तुम्ही ना सांगायचं की परदा फुटलाय सारखा झालाय किंवा ते आम्ही चेक करणार की तुम्ही आमच्या दवाखान्याला visit द्या आणि तुम्ही सगळ checkup करून घ्या माझा आधीचा report आहेत ना त्यात सांगितलेलं आहे सगळं कि म्हणजे मला operation सुद्धा करायला लावलेला आहे अं मला ते योग्य नाही वाटलं दवाखाना म्हणजे फरकच पडला नाही मला त्यांना operation करायचं टाळलय आणि मला विचारायचं तुमच्या इथ सगळी treatment operation वगैरे ते सगळीच कानाची म्हणजे हे एकूणच आम्ही अं अशी इच्छा करतो की पूर्णपणे माझी zero पासन इथं treatment व्हावी आपल्याकडे करू शकता ना आपण

hello sir हा hello sir हा विचारलं नेमका आपल्याला त्रास काय होतोय त्यांनी मला विचारायला लावलं नेमका त्रास होतोय काय अस कान दुखतो ठणक तो नायका त्याआणि त्यातून असं पाणी आल्यावाणी होतं अं आपल पहिल ct scan वगैरे काही केलेले आहेत की काही हो ct scan केलं होतं पण त्याला बरेच दिवस झाले गेल्या वर्षी केलेलं होतं ct scan परत कराव लागेल का काही जर कोणत्याही आजारावर त्या तिन्ही आजारावर आपण पूर्णपणे करतो जे असेल ते असेल बिंदास आणि शकता म्हणजे हाड गेलेल असत त्याला problem असेल तर दिसत नाही दिसत नाही बाहेर मग काय केला जात कानाखाली एक फोडली जाते तर problem काय आहे काय नाही त्याच्यामुळे केलं जातं तुम्हाला अजून पूर्ण विचारायचंय आमचे अं hospital मध्ये तुम्हाला काय अडचणी वाटू शकतात हे काय नाय भीती काय वाटते तुमची काय काय गोष्टी अडचण असतील त्या पूर्ण विचरा

साधारण तर आता काय असतं माहितीये का आता तुमच age किती येतं अं माझ age साधारण आता अं तीस वर्ष मला एक सांगा की मला बीपी शुगर वगैरे आता

हा मंग काय असतं की तुम्ही जे अगोदर तुमचं pasing check up करावा लागतं आणि बीपी चेक कराव लागेल शुगर चेक कराव लागेल तुमच्या रक्ताचे report चेक करावे लागतील आणि मग त्याच्यानुसार करावा लागेल की नंतर काय करावे लागेल काय नाय सांगतील मग तुम्हाला किंवा रक्ताचे report वगैरे check करा लागेल की रक्त मधी check केलं ना

बाराशे का आणि doctor रांची काय fee आहे तपासण्याची जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर पाचशे रुपये घेतो अं second time ला तीनशे रुपये घेतो हो का पण साधारण म्हणजे treatment कशी दिली जाईल दुर्बिणीचा आणि दुर्बीना check करणारे हजार रुपये घेतो हा

दुर्बिन कसं कानातून दुर्बीण आत सोडली जाते

तर ते आता काय असतं माहितीये का तुम्हाला असं सांगितल्यानंतर तुम्हाला admit होता येत नाही पहिली गोष्ट काही त्रास होत नाही अजिबात त्रास होत नाही तुम्हाला कसला त्रास होत नाही निष्काळजी रहा तुम्ही आमच्या hospital ला doctor आणि बाकीचा staff एकदम staff आहे

हो का sir आणि sir treatment बद्दल सांगता का checkup केलं तुमचं रक्त जर blood ची test केल्या त्याच्यानंतर कानात दुर्बीण टाकून पाहिलं किती आतपर्यंत infection झालं काय झालं तुम्हाला मग महिन्याचा course करायचा ज्या operation ची आवश्यकता operation करायचं

कस माहितीये का operation करायला ना doctor काय करतात मग हे केलं जातं आपल्या शरीरातील भाग तुटला तिथे join केला जातो हा शरीराची पण त्याच्या आतून जर तुमच्या हाडाला जखम असेल तर त्याच opertaion करावं लागतं त्याच operation सुरुवातीत दुर्बिन चेक केल्यानंतर जर मग ते करतात व्यवस्थित हो का आणि त्या operation ला खर्च वगैरे किती निघतो खर्च केला तरी साधारण दीड लाखापर्यंत खर्च येतो आमच्या hospital ला

समजा तुम्ही young आहेत तुम्ही एक दिवसातून घरी जाऊ शकता आणि sir अजून एक सांगायचं राहिलं

ration येतंय तुमचं sir आमचं पिवळं ration

हो हे आहेतना बाकीच्या योजना आरोग्य हो लाभ जास्त hospital चा hospital आहे आपलं तरी म्हणजे अं भेटेल का लाभ तर त्यात काय असत माहिते का तर त्या government च्या बऱ्याच hospital आमचं hospital आम्ही बसवलेलंया

चांगली गोष्ट हे sir आणि अजून काही म्हणजे अं विमा वैगरे त्यात बसेल समजा जर तुमचं जर coupon असल हम्म त्याचानुसार येईल offers यील आहे का नाही check करावं लागेल आम्हाला पहिल्यांदी check करून सांगू का तुम्हाला दोन मिनिटं हो sir पूर्ण check मला hello अं आपलं होऊ शकतो operation कायच अडचण नाय हो का sir होऊ शकत आणि sir अजून एक प्रश्न राहिला कि तुम्ही अह नाकाचं नाय सांगितलं नाकाचं झालं कणाच विषयी झालं असाल व्यवस्तिथ कानाला तुम्हाला पडद्याचा problem वाटोय हाडाचा problem वाटोय आह दुखतोय ही कणाच खालची पंधरा percent होईल का आपल्याकडे

तिथे आमच्याकडे ते असं आहे आमच्याकडे available खर्च वगैरे किती होईल सहा जणांचा किती बघाना सहा जणांचा कसा काय दीड हजार बाराशे मध्ये होऊन होऊंन जाईन होका तस नाही करता येत

तुम्ही जर सकाळी जर लवकर number लावला आमच्या hospital ला phone वर number लावायची सुविधा आहे सकाळी सात ला आमचे reception ला बसलेले असतात ते सात ला चालू होत तुम्ही सकाळी सातला लवकर number लावला तर तुमचा लवकर number लागेल हो तसच आणि अं नाकात सर्दी नाकालाअं श्वास घ्यायला त्रास होतो मला झोपल्यानंतर सर्दी वैगेरे का तुम्हाला continue

म्हणजे कायमची सर्दी असती का फक्त असं की थंडीत वैगेरे किंवा पावसात भिजल्यानंतर कायम सर्दी नाही होत पण असं नाक अं होत झोपल्यानंतर

अन मग sirfan असं अह fan लावल्यावरच होत fan लावल्यावर नाही तस नाही fan असताना अं होतंय उलट fan उलट अं fan लावल्यानंतर थोडस बरं वाटय त्यामुळे fan लावतो मी आह sir असं असू शकत माझ्या अंदाजे तुमच्या नाकात हाडं पण वाढलेल असाल हो काय sir मग त्याच्यासाठी काय करावं लागलं ते थोडं hospital ला येऊन तुम्हाला तरी मी प्राथमिक माहिती सांगतो नकाच हाड जर वाढलेलं असेल अं तुम्हाला सर्दी झल्यानंतर शवास घ्यायला त्रास होतो तसा ही त्रास होतो ना

हो थंडीच्या दिवसात तर खूपच बेकार त्रास होतो हम्म म तुम्ही शंबर टक्के नकाच हाड वडलेलंय तेभी आम्ही ते अं तस भी अं दुर्बीण लावून check केलं जात हाड वाढलाय नाय किती वाढलाय किती प्रमाणतेय मंग ते आम्ही operation करूनच ती काढतो हो का sir मंग त्यात कास असतंय नेमकं त्याजी नकाच हाडकं वाढलेलं असाल तर तो operation चे जवळ जवळ सत्तावीस हजार रुपय खर्च येतो

अं म्णजे त्याच operation कस असत साधारण

तर ती कडल जात ते तर ते म्णजे भूल देऊन वैगेरे

मग त्यासाठी मंग किती दिवस अं थांबावं लागलं नकाच असल्यामुळे दोन दिवस जातात

खर्च सत्तर पंचातप हजार रुपए येईल आणि ते काय problem नाय तुम्हाला केसर coupon ए पिवळं coupon ए तुम अं होऊन जाईलआरामशील नकाच अं i think आहे का नाय दोन मिनटं थांबता का sir सर मी पाहतो

अह sorry sir दिलगिरी व्यक्त करतो नकाच नाही होते अह ह्याच्या मधी

हा sir दिलगिरी व्यक्त करतो नकाच नाय होते ह्यांच्यामध्ये

हम्म sir पण sure सांगतो तुम्हाला की तुमचं कणाच आम्ही त्याच्यामदे बसवलेलंय हो का sir pending

कोणते document लागतील sir ते सांगून ठेवांना मंजी काय असत sir पिवळं coupon घेऊन यावं लागत original आधार card form fill up करायचंय आणि उत्पन्नाचा दाखला सगळ्यात महत्वाची गोष्ट

अजून काही sir सवलत आहे का अजून नाका साठी नाय का sir हा sir आता तुमच्या संदर्भातल जेवड जे मी असेल ते मी सांगितलं की काय असत operations पाहून मंग ती आमच्या योजनेत बसतंय काय वेगळ्या योजना मध्ये बसतंय नाय बसतंय आमच्या hospital ला ते available हाय नाय हाय हा चालतंय

त्यांनी मस्त पतंग उडवले, आणि संध्याकाळी अगं सगळ्या सुवासींनी मस्त काळ्या साड्या, नथ, गजरे घालून खाली GARDAN मध्ये हाळदीकुंकचा मोठ्ठा प्रोग्राम केला, मी या वेळेला नाही गेले कारण माझ just operation झालंय न त्यामुळ मला aloud नव्हतं पण मी मजा मस्त बघितली खूपच छान आणि मला काय वाटतं आहे माहितीये का हा आपल्या महाराष्ट्रातील आहे न प्रत्येक सन हे एकत्र नात्याला बांधण्याचे सन आहेत असे मला वाटतं अगदी पूर्वजांचा हा एक फार चांगला हेतु आहे असा वाटतं, तुला काय वाटतं? अगदी बरोबर म्हणताय तुम्ही , पूर्वजांच्या या हेतु मुळेच किंवा त्यांची त्या मागे जी इच्छा होती, सगळ्यांनी मिळून मिसळून वागवं यामुळेच आपल्याला या सणांचा आनंद घेता येते. अगदी बरोबर बोलीस बग न दिवाळी बघ, गणेश -चतुर्थी बघ, नवरात्र बघ यात आपण सगळे एकत्र येऊन, एकजुटीने सगळे हे Programm आनंदाने साजरे करतो. आणी यातलाच हा महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. सणा पुरवी वातावरणात एवडी थंडी आसते. के आपण असे म्हणतो कधी एकदा सूर्य येतोय तापतोय आणी थंडी कमी करतो. आणि त्याच मुळे या मकर संक्रांती नंतर हा बरं का! हा सूर्य तापायला लागतो, मकर संक्रांतीचा अनेक वैशिष्ठ्य माहिती आहे का? हा सर्वसाधारण चौदा तारखेलाच येतो. या वेळीला पंधरा तारखेला आलाय पौष माहिन्यात जेव्हा सूर्य मकर संक राशीत प्रवेश करतो ना तेव्हा सर्वात, सर्वत्र संपन्न होतं. आशी परंपराच आहे असं मला वाटतं

काय म्हणतेस? माझी संक्रांत खूप छान गेली अगदी तुम्ही जसं म्हंटलात न आता कि, लहान मुलांपासून मोठ्या पर्यन्त संक्रांतीचा आनंद सगळ्यांना घेता येतो. माझी पण संक्रांत अगदी तशीच गेली म्हणजे सर्व साधारण पणे एकतर रविवार होता आणि सगळ्यांना सुट्टी, कसा असतं जर एखादा सण आणि सुट्टी एकत्र आली न के आपल्याला मस्त मज्जा करता येते त्या सणवारांना. म्हणजे आता आपलेच बघा ना अगदी भारतातच बोलायचं झाल तरं. तर परवाच माझ्या भांच्याची निबंध स्पर्धा होती. तर त्याचा मधे संक्रांतीवार निबंध होता. आणि मगं कसं संबंधीत आहेत आपले सणवार, आपल्या शेती व्यवसायाशी, शेती व्यवसायाशी किवा आपण म्हणतो ना सौर कालगणना म्हणजे ज्याला आजच्या भाषा मधे सूर्याचे घडयाळ असे आपण म्हणू शकतो. म्हणजे आता ही जी संक्रांती येते त्या त्या दिवसा पासून हा जो दिवास आहे तो मोठा – मोठा होत जातो आणी रात्र लहान - लहान होत जाते. म्हणजेच काय आपल्याला जरा ऊंन जाणवायला लागतं. थंडी गेलेली असते आणि शेतीच म्हणाल तर, शेती साठी जे ऊंन लागतं. पिकांसाठी जो ऊंन, वारा, पाऊस ज्या तिनी गोष्टी लागतात त्या पेकी हा जो Particular मक्रसंक्रांती नंतरचा जो, काळ असतो तो काही पिकांसाठी खूप चांगला असतो, लाभदायक असतो, त्याच्यामध्ये आपल्याला बोरं या दिवसामध्ये चांगली मिळतात त्याच्यानंतर वाण दिल्या जातं. त्याच्यामध्ये बोरांचा प्रमाण का असतं? कारण या हवामानाला बोरांचा पीक चांगल्या प्रकारे येतं , त्याच्यामुळे ऐकूनच संक्रांत दिवस - रात्र त्याच्या नंतर आपली शेती या सगळ्याची खूप छान सांगड या मकर संक्रांती मुळे घातली गेली असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला? अगदी – अगदी पटलं हं मला तू काय म्हणतेस ते अगदी खरंय आणि ते चुगड जे आपण वान म्हणून देतो त्याच्यामध्ये हाच उदयेश असावा सुगड्यामध्ये जे हर -भरे मटार, बोरं, ऊस. गुड, तिळ, नाणे असे करून त्यासोबत सवासिनींना देतो पण आज – काल आता जरा थोड बदल झालेला आहे सवासिनींना आपण कंगवा, टिकल्या असं द्यायला लागलो पण हे सगळं जे बोरं वैगरे द्यायच्या मागे द्यायचा हाच उदेश्य की आता हे सगळं तुमच्या घरात येऊन भर- भराट राहावी हर त्याच्याबरोबर ऊस किती छान पिकतों

माझ्या सासुबाईंनी काळी साडी घेतली टिकल्यावाली Blouse माझ्या मापाचा शिऊन हळव्याचे दागिणे हे सगळे मला न Courier केलं पंजाब मध्ये

ते हे परंपरा किती सुंदर तऱ्हेने पाळतात म्हणजे त्यांनी जर का हे पाठवले नस्त तर मला नाय वाटत मी तिकडे काय हे मला मिळालं असतं कळलं का नाही? आणि पंढरपूरच्या रुक्मिणीला ला देखील

अगदी बरोबर म्हणताय तुम्ही कारण अं एक आपल्या सगळं जे देवळं, धर्म आपल्या जे हिंदू संस्कृति प्रमाणे देवळां मध्ये एक सण साजरा केला जातो